हे यल्लो टॉवर दिसत आहे मोबाइल कवरेजच --

शाळेच्या ड्रेस चा कलर वरती डार्क खाली मीडी दिलेली आहे आणि--

काळे बूट वैगेरे आहे मुलांना--

अन मला असं वाटत हा चंद्रपूरचा रेल्वे स्टेशन चा प्लॅटफॉर्म वरचा पूल दिसून राहिलेला आहे.